हा मी छाने, तुम्ही कशे आहात?

हा नमस्कार मला आवाज येत नाहीये hello आवाज येतोय का माझा? हा आवाज गेला हा ठीके आता येतोय आवाज तर, तुम्हाला काय web ecommerce website ची माहिती हवी आहे. बर बर आता अं एक कसय कि online site वर तुम्ही तुमचं product ते जगात कुठेही विकू शकता त्यावरून नोंदणी करण्यासाठी तुम्हाला त्या त्या, अधिकृत website वर जावे लागेल नोंदणी करताना तुम्हाला काही site वर चौदा साठी trial दिला जातो त्यानुसार तुमच्या गर्जे नुसार तुम्ही तो plan निवडू शकता. काही काही अश्या असतात कि ज्या जीवनभर products विकण्याची अं मोफत मध्ये विकण्याची सवलत देते पण त्यांचे पण काय तरी निर्बंध येतात जस दहा product मर्यादा किंवा काही काही site असतात त्या sub domain domain ला support करतात तश्या site नुसार वेगवेगळ्या तुम्हला सुविधा मिळतील आणि त्याच्याशिवाय तुम्ही त्यांचे जर paid plan घेतले, तर मग ते अन्य हि काही सुविधा देतात नोंदणी करण्या साठी त्यांच्या अधिकृत website वर जाऊन नोंदणी करावी लागते. दुसरा प्रकार एक असतो त्याच्या मध्ये कि त्या website वरती तुम्ही unlimited product विकू शकता फक्त तुम्हला product विकण्यासाठी sub domain चा वापर करायला लागतो नाहीतर तुम्हाला subscription plan विकत घेऊन sell कराव लागत. चौथा एक प्रकार येतो त्याच्या मध्ये जस कि आपण unlimited product आहेत पण हि site जी आहे तीमाध्यमानी तयार झालेली असते. त्यामुळे यामध्ये तुम्ही plug in चा वापर तुमच्या सोयी नुसार करून बदल करू शकता तुम्हाला custom domain चा वापर पण करता येतो पण मग काही ठिकाणी ते काही सुविधांसाठी मी तुम्हाला paid plan घेयला लागतो. हा नमस्कार सांगा हो येतोय येतोय.

आता एक company दुसऱ्या comapny सोबत करार करून जुन्यानवीनविकते कारण काय ग्राहक आला कि त्याच्या गरजेच्या काही जुन्या असतात काही नवीन असतात. आणि काही ह्याला तो काही वस्तूंना अं जुन्यांना प्राधान्य देतो काहींना नवीनला देतो असं पण होत तर second hand माल विक्री करणाऱ्या ह्या online कंपन्यांनी एकत्रित जर उलाढाल बघितली तर आज बावीस हजार कोटीच्या घराते त्यातली निम्मी उलाढाल हि दिवाळी दरम्यानच होण्याचा या कंपन्यांच्या प्रमुखांनी विश्वास व्यक्त केला आता हे सगळं बघता, भारतात या व्यवसायाची सुरुवात दोन हजार सहा मध्ये झाली आहे तरी पण आज त्यांच्या site वर सत्त्यानव लाख विविध उत्पादने विक्री साठी घेतायत. त्यात वापरलेलं mobile घरगुती सामान car यांचा पण समावेश होतो शह्यान्नव देशातून पाचशे पन्नास भारतीय शहरात या कंपन्यांचा व्यापार असून त्यांचे महिन्याला ऐन्शी लाख users येत दुसऱ्या एका comapny कडे एक कोटी उत्पादने विक्री साठी आहेत आणि दोन हजार आठ साली सुरु झालेल्या या company चे महिन्याला दहा लाख users येत.

हो बरोबरे आणि काय होत कि वेगवेगळ्या आकर्षक offer घरी बसून पाहिजे ती वस्तू मिळते online खरेदीचे प्रमाण वाढले आहे आणि काहीजण कस पैश्याची बचत करण्यासाठी किंवा आर्थिक कारणामुळे, जुन्या वस्तू स्वस्तात मिळत असल्याने नव्या ऐवजी जुन्यांकडे प्राधान्य देतायत त्यांच्यासाठी ज्या स्वतंत्र website असल्याने विविध गोष्टी घेण्याचा trend वाढत चालला आहे website वरून mobile वाहन

संपर्क क्रमांक देयचा आवडली कि तो लगेच खरेदी करण्या साठी संपर्क साधतो आणि खरेदी करतो इतकी सुलभ प्रक्रिया झालीये इतकं सुलभ कधी नहुत अलीकडे नागरिकांना जुन्या, वस्तू हव्या असतील तर website द्वारे खरेदी करण्याचा अं कल वाढला पण website वर नोंद केले केलेल्या वस्तू खरेदी करताना फसवणूकीचे प्रमाण पण दिसून येत आहे. आणि cyber cell च्या इकडे दोन हजार सतरा मध्ये website वरून फसवणुकीच्या ऐन्शी तक्रारी होत्या तर एका फसवणुकीचे चौदा प्रकार चे नोंद झाली ह्या वर्षी पहिल्याच अं पाच महिन्यात website वरून फ फसवणुकीचा आकडा पन्नास साठ वर गेला तर website वरून फसवणुकीचे नवीन नवीन प्रकार आजकाल घडत चालले आहे. या प्रकरणी पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात कित्तेक गुन्हे दाखल झाले आहेत अश्या किती तरी बातम्या आपल्या वाचण्यात असतात आता काय जिथे काय तरी लोकांचा वावर वाढतो तिथे त्या प्रकारचे चोर पण वाढतात. सुविधा आहे तिथे दुविधा पण येतातच त्याच्यातला हा प्रकारे त्याच्यामुळं सावधानता राखून करण हे कधी पण चांगलं आहे. काळजी घेयची म्हणजे कस कि वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या बद्दलची माहिती करून घेयला पाहिजे website ची खात्री करायला हवी ती website किती वर्षापासून चालू आहे बघायच त्याची माहिती किती जणांनाय अनुभव काय आले, ह्याची माहिती घेयची जुनी वस्तू खरेदी करताना विशेष काळजी घेयला पाहिजे कारण एखाद्यावेळेस कस असत कि लोकांना आकर्षित होण्यासाठी मोठ्या मोठ्या आमिषे दाखवले जातात म्हणजे तेवढेच risky असतात. कंपन्यांनी काय तरी आटी आणि नियम ठेवलेले आहेत का जे अशे फसवणूक करणारे असतात त्यांचे काही अटी नसतात ना काही नियम नसतात आणि शक्यतो cash on delivery जर आपण हे केलं पर्याय निवडला, तर काय होत कि बहुदा ती काय तरी वस्तू तरी आपल्याकडे येऊन पोहोचलेली असते ती आपल्याला थोडीशी खात्री असते आणि वस्तू मिळाल्याची खात्री झाल्याशिवाय पैसे पण नको देयला हि वस्तू मिळाली तर ती, पाहून पैसे देयचे असं काय आपण करू शकतो फसवणूक समजा एवढी तुम्ही काळजी घेतली आणि झालीच फसवणूक तात्काळ आपण पोलिसांना काळवून दिल पाहिजे.

हा ठीके ना पण ते website च कसंय कि सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे जास्तीत जास्त ग्राहकांपरीयंत पोहोचणे तुम्ही जेव्हा एखाद्या व्यवसायाची किंवा एखादी website द्वारे आपण online घेतो तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त ग्राहकां परियंत पोहोचू शकता फक्त national market नाही तर जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता. website मुळे आज आपल्याला लोकांपरीयंत जाण्याची गरज नाही तर लोकच आपल्या परियंत येतात त्या website च्या माध्यमातून आणि याला जागेची पण मर्यादा राहिली नाही कि अंतर ची पण मर्यादा राहिली नाही.

अनेक जण आपल्या परियंत पोहोचण्यासाठी याची मदत होते.

हो नक्कीच होईल ना आणि हे आपल्याला सोईस्कर पण आहे म्हणजे विक्री करणं इतकं सोईस्कर आहे याच्यातून आपल्याला लक्षात येत ग्राहक आपल्या website द्वारे आपल्याला online वस्तू आणि सेवेची order ती order आपण योग्य track मध्ये ठेवायची आपल्याला ठेवायची गरज नाही ती automatic च येते आणि तिथे योग्य वेळेत आपण करणे हे पण online च होत कारण जास्तीत जास्त विक्री करताना online पद्धत आपल्याला, सोईस्कर आणि सुरक्षित अशी कशी करता येईल तेवढं बघितलं कि पुरे जेव्हा एका पेक्षा जास्त वस्तूची खरेदी करायची असेल तेव्हा तर online पद्धत जास्त सोईस्करआणि आपल्याला कस तिगून, कस व्यवस्थित ते online च ठेवून देत ना.

हो बरोबर बरोबरे बरोबरे कारण काय होत माहितेय का कि आपल्याला जस आता offline असेल तर तुम्हाला दुकानात लावायला पाहिजे दुकानाचं भाडं भरायला पाहिजे आणखी त्यात investment जात, तो माहित असायला पाहिजे वस्तू तुमच्या आल्या का उतरवून घेणे ठेवणेकरणे हे सगळं तुम्हाला करायला लागत online मध्ये काही नाही आणि त्याच्यामुळं काय होत कि इथे, कमीत कमी आर्थिक यांच्यामध्ये आपलं होऊ शकत online मध्ये कस कि website व्हावी ह्यासाठी पण काय पारंपरिक यांच्यात किंमत बघितलं तर website ला खर्च पण कमी येतो. website ला तर काय जागा आणि वेळेचं काही बंधनच नाही एकदा तुमची website तयार झाली कि तुम्ही लगेच विक्री करायला तयार झालेले असतात आणि तुम्हाला दुकानासारखं बसून पण राहायची गरज नाही. कोण तरी आला ग्राहक त्यांनी बघितलं त्यांनी order दिली तर तुमच्या mobile वरच ती येऊन पोहोचते कि बाबा ह्याला हे पाहिजेय. हो हो मग mobile वर तर आपल्याला कळत त्याच्यामुळं त्यादृष्टीने आपण सुरु होऊन जात आपल.

Website तयार करणे त्याची देखभाल करणे हे तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते website online आल्या नंतर तर काय आपल्याला CEO अन आणि ते काय analytics इत्यादींची गरज असते तसे तसे मनुष्य बळ काय कमीच लागते. तुम्ही offline व्यवसाय सुरु कराल किंवा त्याआधी कामगार सुरक्षा अधिकारी ते काय काय काय काय बरेच विकल्प येतात तो खर्च पण इथे एकदम कमी प्रमाणात येतो बाहेर, Offline असल तर मोठया प्रमाणात येतो जेव्हा तुमच्याकडे पैसा आणि वेळ कमी आहे तेव्हा online हा एकदम उत्तम पर्याय आहे.

नसेल सुरुवात कशी करावी तर मग काय मी आहेच ना मदत करायला त्याच्यामुळे काय लागली मदत तर सांगा. ठीके धन्यवाद भेटू पुन्हा आपण काय लागलं तर. नमस्कार काय मदत करू शकते तुमची

अच्छा एक सेकंद मला थोडंसं hold ठेवते तुम्हाला

आणि तुम्हाला जास्त tension नाही घ्यावा लागेल तुम्ही करू शकता हो आम्ही extremely आम्ही तुमच्याकडे माफी मागतो madam इथं हा problem म्हणजे लवकरात लवकर solve करायचं प्रयत्न करू आणि मी तुमची complaint घेते तुमचं नाव

कारण की कळते आम्हाला की तुम्हाला हे होत नाहीये तर आम्ही तुमचा लवकरात लवकर problem करायचा प्रयत्न करू आम्हाला फक्त एखादा time द्या

हो हो exactly तुम्ही बरोबर बोललात तिथेच लागतंय म्हणजे त्या network चा थोडासा issue होता म्हणजे तुमचा जो आहे थोडासा वरचा area आहे त्याच्यापुढे network पकडत नव्हता खूप जणांची तिथे complaint होती पण आता त्याच complaint बघून आम्ही तो tower समृद्धीमध्ये लावायचा हे केलेला आहे आणि आमच्या company ने तिथे त्या लोकांना proposal दिलेला आहे समृद्धी building ला या विषयी इथे network चा issue आहे आणि आम्हाला तुम्ही इथे tower लावण्याची permission द्या आणि आम्ही त्यांची permission वगैरे घेतलेली आहे फक्त आता त्या tower permission साठी तिथे जे काय प्रोसेस आहे ना ते सुरू आहे तर तुमचा इथे खूप जास्त त्रास नाही होणार लवकरात लवकर हा सगळा issue solve केला जाईल

मला तुम्ही तुम्हाला फक्त दोन मिनिट hold वर ठेवते hello हा within a four day मध्ये हा problem solve होणार आहे installation झालेलं आहे network च फक्त आता checking च चालेल आहे

हो मंग प्रयत्न तसा आहे कि तो पूर्ण एक किलो मीटर च्या अंतराचा सगळं cover करेल तसा प्रयत्न आहे तर हा आता installation चा आता काम चालेल आहे आमचे executive चे तिकडचे सगळे survey करत्यात आणि लवकरच तुम्हाला याच्या बद्दल चा feedback दिला जाईल हो हो

building चा थोडासा issue होतो त्यामुळे आम्हाला त्याच्यावरआम्ही ते सुमृद्धी building चे मी बोलली तुम्हाला सुमृद्धी building लोकांसोबत आम्ही deal केलेली आहे आणि लवकरच तिथे network install झालं ना मला नाही वाटत तुम्हाला पुढचे काही वर्ष तुम्हाला network चा issue होणार आणि तुम्हाला त्याचा फायदाच मिळणार आहे तस होईलच

हो हो

हो madam आम्ही समजू शकतो

हो बरोबर बरोबर बोललात बरोबर नाही नाही आम्ही लवकरात लवकर ते solve करायचा प्रयत्न करू आमच्या processing चालू आहे कारण की खूप कमी network आहे ते त्याचा issue आम्ही face करतोय तुमची माझ्या manager ने पण स्वतः तुमची complaint लिहून घेतली आहे पुढे आणि वेळ सुद्धा दिलेला आहे आणि लवकरच तुम्हाला याविषयी हे मिळेल messages

नाही नाही नाही त्याच्यामुळे तुम्हाला काहीच problem होणार नाही तिथे सध्या आम्ही four G साठी काम करतोय five G सुद्धा आलेला आहे फक्त four G चा possession मिळालेला आहे आम्हाला तर आम्ही four G साठी job करतोय आणि ह्या वेळेस जे technology जे हे वरती लावलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला फायदेच होणार आहेत तुम्हाला त्या पूर्ण area मध्ये कोणाकडेही network issue चा होणार नाही त्या पद्धतीच्या installation आम्ही तिथं केलेला आहे तर तुम्हाला नाही problem होणार आणि फक्त within a four days मध्ये ते network तुम्हाला सगळं clear येईल महाराणा प्रताप. हे सध्याच्या राजस्थान राज्यातील, उत्तर पश्चिम भारतातील मेवाडचे तेरावे, सर्वात महान राजा होते. मुघलसाम्राज्याच्या विस्तार वादाविरुद्धाच्या लष्करी प्रतिकारासाठी ते प्रसिद्ध होते. हिंदुस्थानातील संपूर्ण मुघल राज्य गुडघे वर आणून, देशाचे प्रथम स्वातंत्र्यांना सेनानी म्हणून ओळखले जाणारे, हेच ते महापराक्रमी वीर हिंदुसुर्य महाराणा प्रताप. कुळ महाराणा प्रताप ही, सिसोदिया कुळातील, क्षत्रिय राजपूत राजे होते. महाराणाचे पूर्वज, मेवाडचे शासक आणि भगवान राम, यांनी उत्पन्न केलेले सूर्यवंशी होते. मेवाडच्या राजघराण्यावर, बाप्पा रावळ, राणा कुंभा

महाराणा यांच्या दोन सावत्र बहिणी होत्या. चंदकौंवर आणि मानकौंवर. महाराजांचा विवाह, बिजोलीयाच्या आजोबदी पोंवर यांच्याशी सन पंधराशे सत्तावन्नला झाला होता. त्यांचे इतर आणखी दहा राजकुमारीशी लग्न झाले होते. जसे कि, त्या काळात परंपरा होती कि, राजकीय संबंध आणि अमरसनीय प्रथम यांच्यसह त्यांना सतरा मुले झाली. मेवाडच्या महान राजघराण्याशी त्यांचा संबंध होता. जन्म आणि बालपण.

कारण महाराणा उदय सिंह आणि जयवंथ बाई यांचे लग्न कुंभलगड राजवाड्यात पार पडले होते. दुसरा विश्वास असा आहे कि, त्यांचा जन्म मारवाड मधील, पालीच्या वाड्यामध्ये झाला.

राजवाड्यापेक्षा, सामान्य जनतेबरोबर वेळ घालवायला जास्त आवडत असे. त्यांच्या जनतेमध्ये भिल्ल समुदाय जास्त प्रमाणत होता. त्यामुळे अर्थीतच त्यांच्या सवंगड्यांमधी भिल्ल मुले खूप होती. त्यांनी स्वतःबरोबर आपल्या सवंगड्यांनाही सशस्त्र युद्धाचे धडे दिले. भिल्ल आपल्या मुलाला, किका असे संबोधतात. म्हणून, जेष्ठ भिल्ल महारणाला, किका नावाने हाक मारत असत. यावरून आपल्याला, महाराणा बद्दल सामान्य लोकांच्या मनात किती आदर आणि प्रेम होतं, हे कळते. लेखक विजय नहार, यांच्या हिंदू सूर्य महाराणा प्रताप या पुस्तकानुसार प्रतापचा जन्म, तेव्हा उदय सिंह आणि मेवाड राज्य युध्द आणि असुरक्षिततेने घेरले होते. कुंभलगड कोणत्याही प्रकारे सुरक्षित नव्हता. त्या काळात जोधपुरचा राजा, मालदेव सर्वात शक्तिशाली होता. जयवंत बाई यांचे वडील आणि सुनी यांचा मुलगा, सोनाग्रा अखेरच मालदेव एक समर्थ राजे होते. या कारणास्तव पाली आणि मारवाड सर्वच प्रकारे सुरक्षित होते. म्हणून, जयवंथा बाईंना पाली येथे पाठवले. इसवि सन, जेष्ठ शुक्ल तृतीय शके. पंधराशे चाळीस रोजी, महाराणा प्रताप यांचा जन्म पाली, मारवाड येथे झाला. प्रताप यांच्या जन्माची खबर मिळताच, उदय सिंहाच्या सैन्यांनी मोर्चेला सुरवात केली. आणि मावलीच्या विरोधात बिनविरुद्ध जय मिळवला. आणि चित्तूरच्या गादीचा ताबा घेतला. महाराणा प्रताप यांचे मुख्य सहाय्यक भारतीय, प्रशासकीय सेवेचे निव~ सेवानिवृत्त अधिकारी, देवेंद्रसिंग शक्तीवत यांच्या पुस्तकानुसार महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान जुना कचरी पालीचे अवशेष असलेल्या, जुन्या किल्ला होते. हा किल्ला, ही त्यांच्या आईचे घर होते. परंपरेनुसार, मुलीचा पहिला मुलगा तिच्या माहेरी जन्मतो. इथे सोनगरचे कुलदेवी नागनाची मंदिर अजूनही सुरक्षित आहे. जीवन राज्याभिषेक. इसविसन, पंधराशे अडुसष्ट मध्ये उदय सिंह रणवीर अनोसिद्ध्रे, यांच्या चीत्तुड राज्यावर मुघल सम्राट अकबर आपल्या, पस्तीस हजार सैन्यासह चाल करून आला. आणि त्यांनी, चीत्तुड किल्याला वेढा घातला. चार महिने चाललेल्या या दि~ प्रदीर्घ वे~ वेढ्यामुळे किल्यावरची रसद संपत आली होती. कारण किल्यावर सुमारे तीस हजार सामान्य जनता आश्रित होती व केवळ आठ हजार राजपूत सैनिक होते. या हल्ल्यात राजघराणे सुरक्षित राहावे म्हणून काही प्रमुख सरदारांना सल्ला ऐकून

अकबराच्या पंचवीस हजार सैनिकांचा फडशा पाडला, व स्वतः वीरमरण स्वीकारले. याचा बदल म्हणून अकबराने किल्ल्यावरच्या तीस हजार निशपाप लोकांना बळी घेतला. उदयसिंह यांनी पंधराशे एकोणसाठमध्ये उदयपुर शहराची स्थापना केली. राणा, राणा उदयसिंग आणि त्यांची सर्वात प्रिय राणी भाटीयानी यांचा मुलगा, जगमल यांनी त्यांच्या नंतर राज्यकारभार सांभाळत, अशी महाराजा उदयसिंह यांची इच्छा होती. पण राजे उदयसिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जेष्ठ पुत्र प्रताप यांनी परंपरेनुसार राज्यकारभार सांभाळला. अशी सर्व वरिष्ठ मंत्र्यांची इच्छा होती. तथापि, यांचा राज्याभिषेका आधी मुख्यमंत्री चुंदावड आणि तोमवर रामशा यांनी, जीग्मलला राजवाड्याबाहेर हा~ घालावून दिले. आणि प्रताप यांस मेवाडचा राजा म्हणून घोषित केले. तथापि यांची त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजा होण्याची तयारी नव्हती. मन राज्यातील मंत्र्यांनी जीग्मल हा राज्य करण्यास असमर्थ असल्याचे प्रताप यास पटवून दिले. राजपटावर बसल्यानंतर अतिशय पराक्रमाने आणि कुशलतेने राज्यकारभार चालवला. एक कुशल युध्द संघटक व राजकारणीनुश असा राज्यकर्ता म्हणून त्यांनी आपला लौकिक निर्माण केला. अं दिघाटीचा लढाई. मधल्या काळात चित्तूरच्या रक्ततंजीत लाधैमुळे मेवाडचा सुपीक पूर्व पट्टा मुघलांच्या हाती लागला. तथापि अरावली परिसरामधील उरलेले जंगली व डोंगराळ राज्य अजूनही प्रताप सिंहाच्या ताब्यात होते. मोघल बादशाह अकबर हा मेवाड मार्गे गुजरातला स्थिर मार्ग मिळवण्याच्या उद्देशाने होता. इसविसन पंधराशे बहात्तरमध्ये जेव्हा प्रताप सिंहाचा, राजा महाराणा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. तेव्हा अकबराने अनेक राजदूतांना पाठवून या भागातील इतर राजपूत नेत्यांप्रमाणे अंकित बनण्यास उध्वस्त केले. जेव्हा महाराजाने, अकबरला वैयक्तिकरित्या आदी होण्यास नकार दिला. तेव्हा युध्द अपरिहार्य बनले. एक जून पंधराशे शहात्तर रोजी, हदी घटीचे लढाई अमेरच्या मानसिंग अकबराचा सेनापती, यांच्या नेतृत्वाच्या, महाराणा प्रताप आणि अकबरच्या सैन्यामध्ये झाली. लढाईचे ठिकाण राजस्थानच्या, आधुनिक काळातील राजसंमद, गुंगुडा जवळील हळदी घाटी जवळ एक रुंद डोंगराळ खिंड होती. प्रतापसिंह यांनी सुमारे तीन हजार घोडदळ आणि चार हजार भिल्ल फिर~ दाजी फौज तयार केली. मोघलांचे नेतृत्त्व अंबर येथील मानसिंग करीत होते. आणि त्यांच्या सैन्यात सुमारे पंचवीस हजार पायदळ, घोडदळ, बंदुकी, तोफा, होत्या. या हळदी घाटीच्या युद्धात महाराणा प्रताप यांनी मुघलांना, सळो कि पळो करून सोडले. मेवाडच्या मुठ्ठीभर सेनेपुढे अकबराचे, लाखाची सैन्य तुकडी हार माणू लागली होती. महाराणा प्रतापांनी अकबराच्या दोन सेनापतीला संपवून, ज्यामध्ये बहलोलखान नावाचा, प्रचंड शरीरयष्टीचा पठाण सरदार होता. ज्याला महाराणा प्रताप यांनी त्याच्या घोड्यासकट दोन तुकडे केले होते. यानंतर, क्षत्रियांचा कलंक मानसिंगच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. मानसिंग हा हत्तीवर बसून युद्ध करत होता. तर महाराणा प्रताप आपला प्रिय घोडा, चेतक वर बसून हातात ऐंशी किलोचा भाला घेऊन युध्द करत होते. मानसिंगला बघून चेतकने अनेक आपले, दोन्ही पाय हत्तीच्या मस्तकावर ठेवले. एवढ्यात महाराणा आपला भाला फेकायला, तेवढ्यात हत्तीच्या सोंडेला लागलेली तलवारमुळे चेतकला एक पाय कापला गेला. मानसिंग त्या रुद्र अवतार महाराणा प्रतापांच रूप बघून घाबरला आणि आपल्या महाआवताच्या मागे लपून बसला. चेतकचा एक पाय कापल्यामुळे महाराणा प्रतापांचा भाला मानसिंगला न लागता चुकून त्यांच्या महावताला लागला. हे दृश्य बघून मानसिंगचे मागच्या बाजूने उडी मारून सैनीत लपून बसला. पण काही वेळात युध्द सोडून पळून गेला. ते बघताच काही मुघल सैन्यही युद्ध सोडून पळून गेले. तेवढ्यात गद्दार मुघलांनी, लपून महाराणा प्रतापांच्या पायावर दोन गोळ्या झाडल्या. एकाने लपून महाराणांच्या पाठीवर बाण मारला. दोन गोळ्या पायाला लागल्यामुळे महाराणा आणि चेतक प्रचंड घायाळ झाले होते. व युध्द करण्याच्या स्थितीत नव्हते, त्यामुळे त्यांच्या सरदारांनी या हिंदुस्थानचा स्वामी जिवंत राहावा. भविष्यात जर महाराणा जिवंत राहिले तरच हे अत्त्याचारी मुघल आपल्या भूमीत पाय रोवू शकत नाही. हे त्यांना ठाऊक होत. म्हणून सर्व सरदारांनी जबरदस्तीने महाराणा प्रतापांना हात जोडून साकडे घातले कि, राणाजी आज जर तुम्ही या,